जीम आहे जिम मध्ये वॉक करण्याचं साधन आहे. आजूबाजूला जाण्यायेण्याचा रस्ता आहे. इथे काही लोक आहेत. ते वॉक करता आहेत. जिम मध्ये अ परत साईडने त्या माणसांनी शूज वगैरे घातलेले आहेत.

एक जीम आहे. जीम मध्ये खूप सारे लाईट्स वगैरे आहेत. फॅन आहेत. काही बोर्ड वगैरे आहेत. एक माणूस आहे. जीम च्या वस्तु आहेत. जाण्यायेण्याचा रस्ता आहे. एक दोर आहे.

जीम आहे. जीममध्ये जाण्यायेण्याचा रस्ता आहे. लाईट्स वगैरे आहेत. अ काही लोक आहेत. बाहेर येण्याजाण्याच दोन तीन रस्ते आहेत. ए सी आहे. अ परत जीम ची साधन आहे.

हे एक न्यायालय आहे. त्याच्या आजूबाजूला खूप सारे गाड्या वगैरे लावल्या आहेत. जाण्यायेण्याचा रस्ता आहे. खूप सारे झाड वगैरे आहेत. खूप सारे चेअर्स वगैरे आहेत. काही लोक पण आहेत. रोड पण आहे.

काही बलून्स वगैरे आहेत. व्हाइट ग्रीन आणि ऑरेंज कलर मध्ये त्यांच्या माघे हिरव नेट लावलेला आहे. साइडला जीम चे वस्तु वगैरे आहेत. जाण्यायेण्याचा रस्ता आहे. न्यू शोरूम आहे.